आहे. मित्रांनो, या जम्मू काश्मीरच्या उलर सरो~ सरोवर जे आहे, त्यामध्ये कोणत्या नदीचं पाणी येतं, तर झेलम नदीचे पाणी तिथे येतं आणि पुन्हा बाहेर जाते, कोणत्या नदीचे पाणी येते, झेलम नदीचे पाणी या उलर सरोवरमध्ये पडते. तर हे तुम्हाला इथे लक्षात आलं पाहिजे, गोड्यापाण्याच्या सरोवरमध्ये उलर सरोवर जिथे झेलम नदीचं पाणी येतं, कुठे आहे, ते जम्मू आणि काश्मीरमध्ये उलर सरोवर आहे तर मित्रांनो, आता आपण हे वर्गीकरण पहिलं स्वरूपानुसार, आता आपल्याला उत्पत्तिनुसार त्याचं वर्गीकरण बघायचं आहे. मित्रांनो, आपण जे सरोवरे आहेत, त्याचं पाण्याच्या स्वरूपानुसार वर्गीकरण केलं, आता आपल्याला उत्पत्तिनुसार, कुठून उत्पत्ति होते त्यांची, यानुसार त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, ते वर्गीकरण बघायचं आहे. तर मित्रांनो, त्यामध्ये पहिल्यांदा येतं, विवर्तनिकी सरोवर, तर विवर्तनिकी म्हणजे तुम्हाला माहिती असेल, भूविवर्तनिकी हालचाली वैगरे आपण पाहिल्यात, तर विवर्तनिकी सरोवरची निर्मिती कशी म्हणजे काय, तर एखादी भूमी असेल

होते आणि मित्रांनो, याच उदाहरण कोणतं आहे, विवर्तनिकी सरोवरचं म्हणजे उलर सरोवर, जे जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे हे उलर सरोवर, विवर्तनिकी सरोवरच उदाहरण होते तसेच कुमाऊ क्षेत्र जे आहे उत्तराखंडमध्ये तिथे देखील या विवर्तनिकी सरोवराची निर्मिती आहे. होते. हे उदाहरणं लक्षात ठेवा मित्रांनो, त्यानंतर पुढचं आहे लगून सरोवर, तर मित्रांनो लगून सरोवर म्हणजे काय तर, प्रवाळ किंवा वाळूंमुळेही सरोवराची निर्मिती होते, कश्याप्रकारे तर तुम्ही बघु शकता. आता समुद्र असेल, तर त्यामध्ये समजा प्रवाळ असेल किंवा वाळू असेल, त्यामुळे काय झालं असं एक थर तयार झाला आणि त्या पाण्याचे काय होतं, विभाजन होतं. पाणी एका पाटपासून दुसऱ्या पाटकडे थोडं विभागलं जातं मधे काहीतरी येतं त्यांच्या आणि जे प्रवाळ किंवा वाळूमुळे एक स्तंभ तयार होतो, असं समजा तुम्ही आणि त्यामुळे काय होतं लगून सरोवराची निर्मिती होते आणि मित्रांनो याचचं उदाहरण काय आहे, चिल्का सरोवर, पुलिकट सरोवर आणि अष्टमुडी सरोवर, चिल्का सरोवर कशाचं उदाहरण आहे, लगून सरोवराचं उदाहरण आहे, कश्यामुळे तयार होतं, प्रवाळ आणि वाळूंमुळे त्यानंतर मित्रांनो, पुढे आहे हिमानी किंवा glacier, हिमानी आणि glacier मुळे तयार झालेली उत्पत्ति, हिमानी किंवा glacier पासून होते त्या सरोवरांची तर मित्रांनो, काय होतं, जे glacier किंवा हिम असेल, तर तुम्हाला माहीत असेल, हिमामुळे खड्डे पडतात किंवा थोडं हिम वर येतं, तर अश्या परिस्थितिमध्ये काय होतं, इथे पण उठणे किंवा खचणे असच म्हणु शकतो आपण, तर यामध्ये काय होतं की

जिथून उत्पत्ति झालेल्या सरोवरांची उदाहरणे आहेत, त्यानंतर मित्रांनो, पुढच्या आहेत, delta lake जे त्रिभुज प्रदेशापासून ज्याची उत्पत्ति होते, तर जे त्रिभुज प्रदेशामध्ये कशी उत्पत्ति होते सरोवरांची तुम्हाला माहिती असेल एखादी नदी असेल, तर ती अश्याप्रकारचा त्रिभुज प्रदेश तयार करते, तर या ज्या वितरीका असतात, या वितरीका आहेत सर्व तर या दोन वितरिकांच्या मधला जो प्रदेश असतो, तिथे काय होते, सरोवराची निर्मिती होते. होते आणि आता दोन वितरिकांमध्ये सरोवराची निर्मिती होते, त्यालाच आपण delta lake असं म्हणतो, तर मित्रांनो, याचं कोणतं उदाहरण आहे, आंध्रप्रदेशमधील कोलेरु सरोवर जे आहे

त्यानंतर मित्रांनो, वाऱ्याद्वारे देखील काय होते, सरोवराची निर्मिती होते, कशाप्रकारे होते वाऱ्याद्वारे, वारा काय करतो erosion चे कार्य करतो, आपण प्राकृतिक भूगोलमध्ये पहिले होते, वारा हा एक erosion मध्ये महत्वाचा घटक आहे. तर erosion चे कार्य करतो आणि erosion कडून एखाद्या खड्ड्याचीच निर्मिती होऊ शकते, तर खड्ड्याची निर्मिती झाली, तर असं एखाद्या क्षेत्रालयामध्ये पाणी येऊन साचतं, मग काय होतं तिथे पण सरोवराची निर्मिती होते आणि मित्रांनो, या वाऱ्याद्वारे erosion तयार होऊन जे सरोवर तयार होतं याला geography मध्ये playa म्हंटलं जातं, काय म्हंटलं जातं playa म्हंटलं जातं, हा शब्द महत्वाचा आहे, लक्षात ठेवा, playa म्हणजे काय तर वाऱ्याद्वारे जे सरोवरं तयार होतात, त्यांना playa म्हंटलं जातं. जातं. मित्रांनो, या playa च किंवा वाऱ्याद्वारे निर्माण झालेलं जे सरोवरे आहेत, त्याचं उदाहरण काय आहे, तर सांबर सरोवर आपण पहिलं, राजस्थानमधलं जे सांबर सरोवर आहे, हे कशामुळे निर्माण झालेलं आहे, वाऱ्यामुळे निर्माण झालेलं आहे. आहे. तुम्हाला हे लक्षात ठेवायला सोपं आहे, वारा जास्तीतजास्त काय पडू शकतो, मातीचं erosion करू शकतो, माती वाहून नेऊ शकतो, तर राजस्थानमध्ये जास्त माती असते, वाळवंट त्यामुळे इथे काय झालं, सांबर सरोवराची निर्मिती झाली, कशाद्वारे वाऱ्याद्वारे, त्याला काय म्हणतात playa म्हणतात, तसेच मित्रांनो, डीडवाना हे देखील एक डीडवाना सरोवर देखील वाऱ्याद्वारे निर्माण झाले किंवा playa चे उदाहरण आहे, त्यानंतर मित्रांनो, शेवटचं आहे crater

तर मित्रांनो, या crater मध्ये जेव्हा सरोवराची निर्मिती होते किंवा crater मध्ये जेव्हा पाणी साचतं, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, crater सरोवर म्हणतो, crater पासून उत्पत्ति झालेलं सरोवर म्हणतो आणि याचं उदाहरण काय आहे मित्रांनो, महत्वाचं आहे महाराष्ट्रामधलचं उदाहरण आहे. लोणार सरोवर, काय आहे लोणार सरोवर, कुठलं आहे, महाराष्ट्रामधलं आहे, तर हे लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे, crater पासून लोणार सरोवराची निर्मिती झाली, जे महाराष्ट्रमध्ये आहे, यावर प्रश्न विचारलं जाण्याची शक्यता आहे.

पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, की जो पुलिकत सरोवर आहे, त्याचा दहा टक्के part हा तामिळनाडूमध्ये आहे आणि नव्वद टक्के भाग त्याचा कशात आहे आंध्रप्रदेशमध्ये आहे, कुठे, दहा टक्के तामिळनाडू आणि नव्वद टक्के आंध्रप्रदेश

आणि मित्रांनो, त्या श्रीहरीकोटा बेटावरतीच सतीश धवन space center आहे, तर तुम्हाला माहिती असेल इथूनच आपले rockets वैगरे launch केले जातात. PSLVJSLV जे पण launch होतं, ते कुठून होतं, सतीश धवन space center वरुन होतं आणि मित्रांनो, या सतीश धवन space center वरती इस्रोचे नियंत्रण आहे, कशाच्या नियंत्रणाखाली सतीश धवन space center आहे, इस्रोच्या नियंत्रणाखाली

त्यानंतर मित्रांनो, दूसरा आहे, महत्वाचं म्हणजे चिल्का सरोवर, तर मित्रांनो, हे देखील एक लगून सरोवरच आहे, चिल्का सरोवर पण कसं आहे, लगून सरोवर आहे, ज्याची उत्पत्ति लगून पासून झालेली आहे, लगून म्हणजे काय मगाशीच पाहिलं, प्रवाळ किंवा वाळूपासून तर मित्रांनो, या चिल्का सरोवर जे आहे, त्याचं व्हीलर बेट किंवा अब्दुल कलाम बेट हे त्यावर आहे, चिल्का सरोवरावरती काय आहे, व्हीलर बेट आहे किंवा अब्दुल कलाम बेट असे देखील नाव दिलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, हे चिल्का सरोवर जे आहे, तिथे काय आहे DRDO, काय आहे DRDO आहे, जसं आपण पाहिलं, पुलिकत सरोवरावरती सतीश धवन space center आहे, तसं चिल्का सरोवरावरती DRDO आहे, जिथे missile ची testing केली जाते, जे क्षेपणास्त्र वैगरे असतात, त्यांची testing केली जाते. अं अग्नि वैगरे मग तुम्हाला माहित असतील हे सगळं कुठं होतं, DRDO च्या under होतं, त्यानंतर मित्रांनो, नालाबाना बेटे देखील चिल्का सरोवरामध्ये आहेत, कोणती बेटे आहेत, नालाबाना बेटे, मित्रांनो, ही जी बेटे आहेत, या बेटांवरती स्थलांतरित पक्षी येतात, हिवाळ्यामध्ये या बेटांवरती काय येतात, हिवाळ्याला हे करून ही बेटांवरती स्थलांतरित पक्षी असतात, ती येतात. कोणत्या सरोवरांवरती चिल्का सरोवरातील नालाबाना बेटांवरती येतात, त्यानंतर मित्रांनो, हे जे चिल्का सरोवर आहे या चिल्का सरोवराच्या इथे काय असतात, इरावती डॉल्फिन सापडतात, चिल्का सरोवरावरती काय सापडतात, इरावती डॉल्फिन सापडतात, हे महत्वाचं आहे, तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो, तिसरं आहे, लोकटाक सरोवर तर हे लोकटाक सरोवर जे आहे, त्याला life line of माणिपूर असं म्हंटलं जातं, लोकटाक सरोवराला काय म्हंटलं जातं, life line of माणिपूर असं म्हंटलं जातं आणि मित्रांनो, हे जे लोकटाक सरोवर आहे, ते ईशान्य भारतातील सर्वात मोठे सरोवर आहे, ईशान्य भारतातील सर्वात मोठे सरोवर कोणते लोकटाक सरोवर, तुम्ही हे लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो, या लोकटाक सरोवरामध्ये काय आहे तर floating islands आहेत, floating islands म्हणजे काय तरंगणारी बेटं आहेत , पाण्यावर तरंगणारी बेटं आहेत तर ही जी बेटं आहेत, यांना geography मध्ये असं म्हंटलं जातं, काय म्हंटलं जातं, असं म्हंटलं जातं त्यानंतर मित्रांनो, या लोकटाक सरोवरावरतीच आपल्याला शांघाई हरिण देखील सापडतात, काय सापडतात शांघाई हरिण, लोकटाक सरोवराच्या इथे सापडतात. त्यानंतर मित्रांनो, जे लोकटाक सरोवर आहे, ते इथे केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान आहे, या इथे जे बेटं वैगरे आहेत, आता केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान

आहे. त्यातलं काय कूठे आहे, कशाचं काय वैशिष्ट आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आपल्याला आता मानव निर्मित सरोवरे बघायची आहेत.

सरोवर, तर हे जे मानव निर्मित म्हणजे काय, कोणत्या तरी project साठी, एखाद्या कारणासाठी, जे मान~ कोणतरी कोणी project साठी ते तयार केलेली सरोवरे आहेत, कोणी ना कोणी स्वतःहून तयार केलेली सरोवरे आहेत. तर, मित्रांनो, पहिलं आहे, गोविंद वल्लभ पंत सागर, तर या गोविंद वल्लभ पंत सागर जे आहे, ते कुठे आहे, शोण नदी जी आहे, त्याची शोण नदीची उपनदी, कोणती, रिहन्द ती उत्तराखंडच्या तिथून आहे, something तर त्या तिथे आहे, रिहन्द नदीवरती काय आहे, शोण नदीच्या उपनदीवरती हे गोविंद वल्लभ पंत सागर आहे. त्यानंतर मित्रांनो, दुसरं आहे स्टेनली सरोवर तर हे जे स्टेनली सरोवर आहे, ते कुठे आहे कावेरी नदीवरती आहे आणि तिथे काय, मेत्तूर dam, जे मेत्तूर dam आहे, तिथेच ते स्टेनली सरोवर आहे, कावेरी नदीवरती, त्यानंतर मित्रांनो, गोविंद सागर आपण गोविंद वल्लभ पंत सागर बघितलं आता, गोविंद सागर तर हे जे गोविंद सागर आहे, ते कुठे आहे, सतलज नदीवरती आहे. आणि हे सतलज नदीवर कुठे आहे, भाकरा नांगल तुम्हाला माहिती असेल, तर भाकरा नांगलच्या मागच्या बाजूला, म्हणजे भाकरा आहे भाकराच्या मागच्या बाजूला, भाकरच्या जवळ काय आहे, गोविंद सागर हे सरोवर आहे, जे मानव निर्मित सरोवर आहे. त्यानंतर मित्रांनो, राणाप्रताप सागर हे एक सरोवर आहे, जे राजस्थानमध्ये चंबळ नदीच्या इथे आहे, चंबळ नदीवर आहे. तसेच मित्रांनो, राणाप्रताप सोबतच जवाहर सागर, राणाप्रताप सागर आणि जवाहर सागर ही दोन सरोवरे चंबळ नदीवरती आहे, कुठे, राजस्थानमध्ये आ~ आहे आणि रा~ जे चंबळ नदीवरच गांधी सागर हे देखील एक काय आहे सरोवर आहे, मानव निर्मित सरोवर आहे, पण हे गांधी सागर जे सरोवर आहे ते मध्यप्रदेशमध्ये आहे, कुठे आहे, मध्यप्रदेशमध्ये आहे. मित्रांनो, ही जी सरोवरे आहे, त्यावर प्रश्न विचारले गेले आहेत, गोविंद वल्लभ पंत सागर, गोविंद सागर, राणाप्रताप सागर ही महत्वाची सर्व सरोवरे आहेत आणि यावरती जोड्या जुळवा किंवा तुम्हाला अचूक पर्याय ओळखासाठी प्रश्न विचारलं जाऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, नागार्जुन सागर हम्म नागार्जुन सागर हे एक सरोवर आहे man made सरोवर मानव निर्मित, जे कृष्णा नदीवरती आहे, कृष्णा नदीवर कुठे आंध्रप्रदेश आणि तेलंगणाच्या सीमेवरती, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या दोघांच्या boundary वरती हे काय आहे, हे नागार्जुन सागर सरोवर आहे, कुठे, कृष्णा नदीवरती

उत्तरखंडमध्ये आहे आणि उत्तराखंडमधील सर्वात मोठं जे मानव निर्मित हे आहे, मानव निर्मित सरोवर आहे, ते कोणतं आहे, राम तीर्थ सागर किंवा उत्तराखंडतील सर्वात मोठं जर आपण सरोवर पाहिलं तर ते कोणतं आहे, राम तीर्थ सागर सरोवर आहे, कशावर आहे ते, टिहरी dam वरती आहे. मित्रांनो, आपण ही मानव निर्मित आणि नैसर्गिक सरोवरे पाहिली, आता आपल्याला काही सरोवरे अशी जी राज्य, कोणत्या राज्यामध्ये कोणतं सरोवर आहे, असं विचारलं जातं, त्यामुळे ती आपल्याला बघायची आहेत, जेणे करून त्याच्यावर जर प्रश्न आला तर तुम्हाला त्याची उत्तरं देता आली पाहिजे, आपल्याकडून कोणता पण सुटला नाही पाहिजे, आपण सगळं perfect करून ठेवायचं, तर बघूया आपण, उत्तराखंड जे आहे, उत्तराखंडमध्ये रूपकुंड हे सरोवर आहे, उत्तराखंडमध्ये रूपकुंड तसेच गुजरात जे आहे, तर गुजरातमध्ये, गुजरातमध्ये काय आहे, नल सरोवर आणि नारायण सरोवर आहे, गुजरातमध्ये नल सरोवर आणि नारायण सरोवर आहे. त्यानंतर हरियाणामध्ये सूरजकुंड आहे, हरियाणामध्ये काय आहे सूरजकुंड सरोवर आहे आणि पंजाबमध्ये हरिके आणि रोपड आपण पाहिलं होतं हरिके आधी पण, तर पंजाबमध्ये काय, हरिके आणि रोपड ही दोन सरोवरे आ~ आहेत. त्यानंतर मित्रांनो, जम्मू आणि काश्मीरमध्ये काय आहे डल, उलर आणि शेषनाग, जम्मू आणि काश्मीरमध्ये डल, उलर आणि शेषनाग ही तीन सरोवर आहेत तसेच लडाकमध्ये सोमदेवी आणि पँगॉन्ग त्सो मला property खरेदी करायची आहे, त्याबद्दल चौकशी करायची आहे. तुमच्याकडे कोणकोणत्या property उपलब्ध आहेत?

आणि पिंपरी चिंचवडमध्ये घ्यायचं म्हटलं तर?

तो finance कसं करायचा एकदा सांगता का तुम्ही? अं one BHK घ्यायचं म्हटलं तर किती बसेल?

आणि अहमदनगरमध्ये चालू आहे का? साधारण किती फरक पडेल बरं? नगर आणि पुण्यामध्ये घ्यायचे म्हंटल तर?

पुण्यात कोठे कोठे चालू आहेत आपले प्रकल्प?

आणि अलीकडे शिरूरच्या भागात नाही का?

आणि वृद्धांसाठी काय म्हंटले? काय काय आहे?

Swimming pool केवढं राहिलं? म्हणजे साधारण किती मोठं?

आवडेल मला प्रकल्प पण एकदा प्रत्यक्ष पाहिला असता तर मी बरं झालं असतं. आणि जर मला आणि माझ्या एका मामे भावाला पण घ्यायचा होता flat. जर दोन booking केलं तर त्यात काय सवलत भेटू शकते का?

म्हणजे दहा ते पंधरा लाख.

Hello, good evening! माझं नाव अश्विन कुमार पाटील. मी वायुप्रदूषणाबद्दल काही माहिती सांगणार आहे. मुळात वायू प्रदूषण म्हणजे हवेतील प्रदूषकांचे उपस्तिती आहे, जी आपण पुढे श्वास घेतो. ज्या मुळे गंभीर हानिकारक रोग होतात. प्रदूषक अनेक प्रकारात येतात.

अश्या अनेक प्रक्रिया आहेत. त्याद्वारे ज्याद्वारे मूलभूत प्रदूषक हवेत सोडले जातात. आणि त्यापैकी ज्वालामुखीचा उद्रेक आहे. हवेमध्ये प्रदूषकांचे मिश्रण करण्याचा हा सर्वात लोकप्रिय स्रोत आहे. car इंजिने म्हणजेच automobile द्वारे सोडलेला carbon oxide हा नवा प्रदूषकांचा आणखी एक लोकप्रिय स्रोत आहे. एक नैसर्गिक आहे. समृध्दी मानवनिर्मित आहे. कारखान्यांमधून सोडला जाणारा sulphur dioxide gas हा हवेतील प्रदूषक, हवेत सोडण्याचा आणखी एक मार्ग आहे. वायू प्रदूषणाचे मानवावर होणारे काही परिणाम. वायू प्रदूषण हि नवीन civilised वरची प्रमुख चिंता आहे. त्यांचा मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावर गंभीर विषयी शारीरिक परिणाम होतो. त्यात emission चे अनेक स्रोत आहेत. परंतु Motor वाहने आणि औद्योगिक प्रति या वायुचा प्रदूषणात मोठा contribution आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाईझेशन च्या मते, दहा प्रमुख वायू प्रदूषकांमध्ये, particle pollution, ground level ozone, carbon monoxide, sulphur oxide, nitrogen oxide आणि lead यांचा समावेश होतो. हवेतील suspended toxic content चा दीर्घ आणि अल्पकालीन प्रदर्शनाचा मानवावर वेगळा विषारी प्रभाव पडतो. यामध्ये श्वसन आणि हृदय व रक्तवाहिन्या संबंधित रोग neuropsychiatrist, गुंतागुंत, डोळ्यांची जळजळ. त्वचा रोग आणि कर्करोगासारखे दीर्घकालीन आजार यांचा समावेश होतो. खराब हवेच्या गुणवत्तेच्या संपर्कात येणे आणि

अनेक अहवालींनी उघड केला आहे. दमा, फुफ्फुसाचा कर्करोग, ventricular hypertropic, alzheimer. आणि parkinson मानसिक गुंतागुंत, otm~ otizm retinopathic गर्भाची वाढ. आणि कमी वजन यांसारख्या काही रोगांच्या घटना आणि प्रगतीमध्ये वायुप्रदूषण हा प्रमुख पर्यावरणीय जोखीम घटक मानला जातो. वायुप्रदूषणाची काही कारणे. पहिलं. वाढती लोकसंख्या. भारतसारख्या देशात ज्या वेगाने लोकसंख्या वाढत आहे, ते वाढत्या वायू प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे, नैसर्गिक साधनसंपत्तीचा अनाठायी वापर. पूर्वी हि समस्या फक्त शहरांपुर्ती मर्यादित होती. मात्र आता हि समस्या खेड्यांपर्यंत वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या बरोबर औगिद्योकरणातही मोठी वाढ झाली आहे. लोकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याने, औ~ उद्योगातुन बाहेर पडणाऱ्या विषारी हवे~ हवेमुळे हवा प्रदूषित झाली आहे. दुसरा वाढणारा उद्योग वायुप्रदूषणाचा सर्वात मोठे कारण म्हणजे वाढणारे उद्योग, असे म्हणता येईल. त्यातून निघणाऱ्या धुरामुळे हवा सार्वधिक प्रदूषित झाली आहे. बहुतेक विकसनशील देशांची हि समस्या आहे. आज भारतातील अनेक शहरे वाढत्या उद्योगामुळे जोखिमेच्या चिन्हाच्या वर आहेत.

या साधनांच्या प्रचंड वाढीमुळे engine, bus विमान, scooter इत्यादींची संख्या खूप वेगाने वाढत आहे. हि सर्व वाहने सतत आपल्या धुराने वातावरणात असंतुलन,

साहजिकच झाडे सतत वातावरणातील प्रदूषण कमी करण्याचे काम करतात. आपल्या अन्नासाठी हानिकारक वायू carbon dioxide घेऊन वनस्पतीस जीवनदायी वायू oxygen प्रदान करतात. पाच, अणूसाठी. आम्ही परस्पर शत्रुत्व इतके वाढवले, कि देशात सुद्धा सुरु झाले. आणि शास्त्रात त्यांची शश्त्राशस्त्रांची शर्यत सुरु झाली. त्यामुळे लोकांना अणुबॉम्बसारख्या अत्यंत घातक आणि प्रदूषणकारी शस्त्र मिळाली. वायुप्रदूषण कमी करण्याचे उपाय. How to reduce air pollution. सरकारने अशी धोरणे बनवावीत, कि कर्मचारी घरून काम करतील. आठवड्यातून फक्त एक दिवस office ला जा. आणि आता माहिती तंत्रज्ञानाच्या आगमनाने हेदेखील शक्य झाले आहे. उदाहरणार्थ duet Corporator क्षेत्रात काम करणारे बत्तीस टक्के लोकं आठवड्यातून फक्त एक दिवस कार्यालयात जातात बाकीची कामे घरी बसून करतात. त्यामुळे त्यांच्या येण्या-जाण्याचा खर्च हि होत नाही, आणि वायुप्रदूषण हि होत नाही. ये-जा करतांना लागणारा वेळ हे लोक इतर कामांसाठी वापरतात. अधिकाअधिक सायकल वापरा. सार्वजनिक वाहतूक वापरा. मुलांना गाडीने शाळेत सोडू नका. तर त्यांना शाळेच्या वाहतुकीत जाण्यासाठी प्रोत्साहित करा. तुमच्या घरातील लोकांना car pull तयार करण्यास सांगा. जेणेकरून ते त्याच car ने office ला जाऊ शकतील. त्यामुळे इंधनाची बचत होऊन प्रदूषणहि कमी होईल. तुमच्या घराभोवती झाडे लावा. आणि झाडे असतील तर त्या~ त्यांची योग्य काळजी घ्या. गरज नसतांना वीज वापरू नका. ज्या खोलीत Cooler, fan किंवा air condition आवश्यक असेल ती खोली चालवा. बाकीची जागा बंद ठेवा. तुमच्या बागेत कोरडी पाने असल्यास, त्यांना जाळू नका. परंतु त्यातून खत तयार करा. दर तीन महिन्यांनी तुमच्या car चे प्रदूषण तपासा फक्त शेतीमुक्त petrol वापरा.

प्राणबाधा ज्यावर नियंत्रण ठेवा~ ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा पृथ्वीवरील जीवनाच्या सर्व खुणा पुसल्या जातील. जोपर्यंत आपण सर्वजण वायुप्रदूषण कमी करण्याचा विचार करत नाही, तोपर्यंत वायुप्रदूषण कमी होऊ शकत नाही. कारण आपले सरकार प्रत्येक गल्लीबोळा त्याहून वायुप्रदूषणावर नियंत्रण ठेऊ शकत नाही. त्यामुळे, आपण पुढे येऊन लोकांना वायुप्रदूषणाबाबत जागरूक केले पाहिजे.

माहिती तुम्हांला नक्की मदत करेल. त्यावरील उपाययोजना समजावून सांगितल्या, तरच आपण वायुप्रदूषण नियंत्रण करू शकतो. धन्यवाद! Save trees, save bird. save water, save life. तर मी तुम्हांला हि वायुप्रदूषणाचा माहिती सांगितली.